चैतन्य, ए चैतन्य.. चैतन्य.. येतोस का? किती हाका मारायच्या?

अरे मग हाक मारली की लगेच आलो म्हणावं आणि समोर उभ राहावं. काही महत्वाचं काम असल्याशिवाय कोणी हाका मारतं का रे इतक्या? किती हाका मारल्या सांग मी तुला? दहा वेळेला हाका मारल्या साध ओ सुद्धा म्हणायला येत नाही तुला.

जा खाली जाऊन जरा काकुंना माझा निरोप सांगून ये. त्यांना म्हणावं आज सुनिता कामाला येणार नाहीये आणि उद्याचं ती सकाळी सांगते असं तिन सांगितलय. तेवढा माझा निरोप सांगून ये आणि नंतर जातो, थोड्यावेळाने जातो, टीव्ही बघून जातो, काहीही कारण नको येत मला, पटकन खाली जाऊन सांगून ये आणि हां, पटकन म्हणजे लिफ्टन नको हं गपचूप जिन्यान जाऊन सांग. जिन्यान गेले की माझे पाय दुखतात ग आणि निरोप सांगून आलो की मी टीव्ही बघणार आहे आणि सुट्टी चालू आहे त्यामुळे तुझ्या मोबाईलवरती गेमही खेळणार आहे तर मला परत काम सांगू नकोस. काही काम सांगू नको वगैरे असं चालणार नाहीये. एवढासा लहान तर आहेस, चार कामं करायला काय बिघडतं रे? आणि अशी काय कामं करतोस तू? काय सामान उचलायच असतं. बाहेरून सामान आणायच. भांडी घासायची येत, केर फरशी करायचीये काय कामं असतात रे तुला? नुसतं सुट्टी आहे म्हणून एक तर मोबाईल घेऊन बसायचा, जेवायचं, टीव्ही बघायचा, नाहीतर लोळत पडायचं एवढंच काय ते काम. अशानं इतका आळशी झालयेस ना, की काही विचारायला नको. नुसती सुट्टी आहे म्हणजे खायचं प्यायचं लोळायच, गायी म म्हशी, गायी म म म्हशी एवढच काय ते चालू असत. सुटी असली की सतत मोबाईल टीव्ही हे ते तेच चालू असतं. मला खायला दे. हे कर ते कर अशानं नुसतं वजन वाढतं आणि नुसतं खा खा आणि खायचं म्हणजे काय, पिझ्झा दुसरं काही नाही पण मोबाईल सोडून जरा शरीराची हालचाल होईल व्यायाम होईल, जरा बुद्धीला चालना मिळेल, डोक चालेल असं काहीतरी खेळ खेळत जा. नुसतं काय त्या काय त्या मोबाईल मधून काय मिळत रे आणि टीव्ही वर येवढ काय महत्त्वाचा असत? आई रागावू नकोस ग. तूच सांग आम्ही मैदानी खेळ कुठे खेळणार? क्रिकेट खेळायला जवळ स्टेडियम नाही आपल्या सोसायटीत एक बॉल मारला की कोणाच्यातरी काचेला लागतो. मग त्या काकू किंवा काका येऊन आम्हाला ओरडतात, मग तिथं काका काकू ओरडले की मित्र म्हणतात,

अरे पण तू मला सांग क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी हे जे असे मोठे मोठे मोठे गेम्स जे टीव्हीवरती दाखवतात. जे तुम्ही बघता स्टेडियमवर खेळलेले हे जे खेळ आहेत हेच खेळ म्हणजे मैदानी खेळ आहेत का रे? बाकी कुठले खेळ तुम्हाला माहित नाही मैदानी खेळ? नाही माहित ग मला आम्ही हो हेच खेळ खेळतो कारण असं कसं माहित नाही अरे किती तरी खेळ आहेत मैदानी खेळण्यासारखे. क्रिकेट, फुटबॉल इतके मैदानी खेळ आहेत असं कसं काय वाटतं तुम्हाला? ते कोणते आता आणि मुळात मैदानी खेळ खेळायचेच कशाला. मग तुच सांग आता असे आहे तरी कोणते खेळ? बर सांगते. बघ तुला ह्यातलं एखादं नाव तरी माहिती आहे का? हो पण नुसती नाव नको सांगू ते खेळायचे कसे ते ही सांग मग मला ते पटलं तर मी ते खेळीन . अरे याला काय अर्थ आहे मला पटलं तर खेळीन म्हणजे तुला पटलं नाही तरी मैदानी खेळ खेळावेच लागणार आहेत तुला पुढे आयुष्यात काहीतरी करायचं असेल किंवा स्ट्रॉंग व्हायचं असेल फीट राहायच तर तुला मैदानी खेळ खेळावेच लागणार आहेत.

बर ठीक आहे. मी सांगते तुला आणि मला शंभर टक्के खात्री आहे कि तुला हे मैदानी खेळ का खेळायचे त्याचे महत्त्व नक्की म्हणजे नक्की पटेल. बघ आता मी नाव सांगते तुला माहित आहेत का. खो खो, कबड्डी, डब्बा ऐसपैस, लगोरी, विटी दांडू, लपंडाव.

अरे एवढेच काय आम्ही अजून कितीतरी मैदानी खेळ बैठे खेळ असे भरपूर खेळ खेळायचो लहानपणी आम्हाला काय तुमच्या सारखा सोसायटी राहून माहिती नव्हतं रे. आमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर मोठी मोठी अंगण असायचे आणि मुळात काय ना, शेजारीपाजारी रहायला खूप सगळे मित्र-मैत्रिणीही. मित्र मैत्रिणी म्हणजे काय कुणाकडेतरी आलेले पाहुणे, त्यांच्यातली मुलं. आणि तेव्हा काही असं नव्हतं रे सगळ्यांचे दरवाजे बंद. कुणी कुणाकड जायचं नाही असं काही नव्हतं आम्ही सगळ्यांच्याकडे जायचो खेळायचो जे देतील ते खायचं आणि हेच करायचं दिवसभर सुट्टीमध्ये आमच्या वेळी काही टिव्ही मोबाईल आम्ही असं काही वापरत नव्हतो. मोबाईल तर नव्हताच मुळात. आणि टिव्ही होता पण तो कधीतरी बघायला मिळायचा. त्यामुळे खेळायचे ते फक्त खेळच.

अरे खूप मज्जा करायचो. आमच्या लहानपणी खूप खेळ होते. मी आत्ता तुला जेवढी नावं सांगितली ना, ती खरतर 50% सुद्धा नाव नाही बॉल बनवायचा इकडून तिकडे पळायच लपाछपी खेळायची विषामृत खेळायच लगोरी खेळायची असे किती तरी अजून एक खेळ खेळायचो आम्ही

मग अशानं दमतो आम्ही आम्हाला मग एकदा दमलो की सगळे बसतात. मग सगळ्यांना बोर होतं मग तेव्हा काय, कशासाठी खेळायचं असं? अरे असं नसतं ह्या दमण्यातूनच ना त्या खेळांचे महत्त्व कळतं आपल्याला. खेळांचे महत्त्व कळत म्हणजे काय? तर खेळ का खेळायचे? आपण दमतो म्हणजे काय होतं आणि ते कशासाठी दमायचं यासाठीच तर खेळ खेळायचे. तुला मी सांगते आता की या मैदानी खेळांचे महत्त्व काय आहे ते. मैदानी खेळ खेळल्याने ना तुझ्या शरीराचे खूप हालचाल होते. आता तू साधा विचार कर तू सायकलिंग केलंस किंवा नुसता खाली पळालास तरी सुद्धा तुझ्या शरीराचे किती अवयवांना तुझ्या व्यायाम होतो रे फक्त हात पाय डोकं खांदा मनगट हे ऐवढेच म्हणजे काय अवयव नाहीत रे आपले फुफ्फुस तर तू पळयान काय होतं तर तुला दम लागतो. म्हणजे काय होतं तर तू तुझ्या फुफ्फुसात हवा भरली जाते आणि अकुचन प्रसरण पावल्याने काय होतं तर तुझ्या हृदयाची ताकद वाढते. म्हणजे काय तर रक्ताभिसरण व्यवस्थित होतं म्हणून काय करायचं भरपूर पळायचं भरपूर सायकलिंग करायचं उड्या मारायच्या प्रकारचे आहे हे जे प्रकार आहे ना ते पण मैदानी खेळाचे प्रकार आहेत. आणि दुसरं म्हणजे काय आपल्या शरीराला काय मिळते ऊर्जा, ऊर्जा मिळते म्हणजे काय तर एनर्जी तुम्ही जेव्हा मैदानी खेळ खेळून या शरीराला जेव्हा व्यायाम होतो ना

मग ती जनरेट होणार कृठून तर पुन्हा खेळूनच पण नृसत खेळून नव्हे एवढ्याने थोडीच येणार जनरेट होणारे त्यासाठी तुम्हाला खायला पण लागेल मग पण तुम्ही खाणार कधी, तर खेळूनच ना शेवटी. खेळ खेळून ज्यावेळेला तुम्हाला भूक लागेल त्या वेळेला तुम्ही खाल म्हणजेक काय मैदानी खेळ खेळण्याचा शिवाय तुम्हाला पर्याय नाही तर भूक लागण्यासाठी खेळायचं का? असं म्हणशील तू आता. तर तसं पण नाही हं, नुसती भूक लागण्यासाठी नाही तर तुझी उंची वाढेल तुझ्या अंगात ताकद देईल तुझ्या मसल्स एकदम स्ट्रॉंग होतील. तू असा दाखवतोस ना असा दंड दाबून.

आता तूच म्हणतेस ना की माझे कितीतरी मित्र आहेत की ते थोडंसं पडलं की हाश हूश करतात आणि खाली बसतात मी नाय आता खेळणार. मी दमलो मला दम लागला असं म्हणतात तर हे कशामुळं होतं? तर तुम्ही हे रेग्युलर मैदानी खेळ खेळत नाही म्हणून आणि फक्त व्यायाम होण्यासाठी किंवा ताकद येण्यासाठी एवढ्यासाठीच मैदानी खेळ खेळायचे नसतात तर त्यानं तुमची काय होते तर प्रतिकारशक्ती वाढते प्रतिकार शक्ती वाढते म्हणजे काय आता तर सारखे आपण आजारी पडत नाही डॉक्टरांकडे जायला लागत नाही औषध घ्याव लागत नाही कारण का? तर प्रतिकार शक्ती वाढते म्हणजेच तर जे खाण्यातून तुम्हाला सत्व मिळतात ना ती खेळल्यामुळे तुमच्या शरीरात शोषली जातातं त्यामुळे ह्या गोष्टी होत नाहीत आणि सारख मोबाईल घेऊन काय होणारे तर चष्मा लागणार डॉक दुखणार मंग त्यापेक्षा हे मैदानी खेळ खेळलेले कधी पण चांगले ना आणि दुसरा म्हणजे फक्त ताकद मिळवण्यासाठी नाही तर मैदानी खेळांमधून तुम्ही तुमचं करिअर पण करू शकता आता तू म्हणशील हे कसं तर आता तुला तुझ्या माहितीतली नाव सांगते मी धोनी आहे. सचिन तेंडुलकर आहे पी व्ही सिंधू आहे आता हे जे लोक जे काय आहेत हे लोक पण मैदानी खेळ खेळून पुढे गेलेत ना? तर त्यांनी एक गोल ठेवला होता आपला. आयुष्यामध्ये मैदानी खेळांमध्ये आपलं करिअर घडवायचं तर दुसऱ्या बाजूचा पण विचार कर कि मैदानी खेळांमुळे तुम्हाला या पण गोष्टी करता येतात. आता कळलं तुला कि मैदानी खेळ का खेळायचे असतात ते?

मैदानी खेळ खेळायचं ठीक आहे मला अगदी मनापासून पटलं मन हे व्यापार कॅरम कशासाठी आले खूप जणांनी हे एकत्र येऊनच का खेळायचं असत? कारण कसा आहे ना ती टीम स्पिरीट असत ज्यावेळी तुम्ही टीम मध्ये म्हणजेच ग्रुपमध्ये खेळताना किंवा बाहेरच्या लोकांशी कसं वागायचं असतं त्यांच्याशी कसं बोलायचं असतं. व्यवहार कसा करायचा असतो या गोष्टी आपल्याला या खेळांमधून कळत असतात म्हणूनच मी सांगत असते उन्हातानात खेळू नका. उन्हातानात खेळू नका म्हणजे काय, तर घरी येऊन मोबाईल वर नाही खेळायचं.. तर उन्हातानात खेळू नका पावसात खेळू नका तर त्या वेळेला काय करायचं? तर व्यापारआपला बिजनेस म्हणजे तुम्ही त्याला काय बिझनेस म्हणता तो गेम खेळायचा, पत्ते खेळायचे, कॅरम खेळायचा लुडो खेळायचा हे असे गेम्स तुम्ही खेळू शकता. हे गेम कशासाठी खेळायचे? चेस पण खेळू शकतो आपण? अरे अगदीच अगदी उत्तम नाव घेतलंस तू चेस तर अगदीच खेळू शकतो आता हे जे बैठे खेळ आहेत ना, ह्यातून सुद्धा काय होतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमची विचारशक्ती वाढते आपण एकमेकांशी व्यवहार कसा करायचा हे तुम्हाला व्यापार या खेळातून कळत आता तुम्ही मुल बँकेत जात नाही. मोठे झाल्यानंतर तुम्हाला बँकेचे व्यवहार पैश्याचे व्यवहार हे करावेच लागतील. तर त्याची सुरुवात जी होते ना ती या खेळांपासून होते. आता तू नीट लक्ष देऊन बघितलंस ना तर तुला यापुढे लक्षात येईल व्यापार या खेळामध्ये तुम्ही किती गोष्टी एकमेकांशी बोलून, पैश्यांची देवाणघेवाण करून करत असता या व्यापार मधूनच कळालं ना तुला की दूध वाल्या काकांना कसं विचारायचं? किती पैसे झाले? किती पैसे परत घ्यायचे? हा हिशोब तुला त्यातूनच कळतो ना?

चेस मुळे काय होतं तर कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कुठली चाल कुठे खेळायची याचा विचार आपण आधीच करून ठेवतो.

म्हणजेच काय तर तुझं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि नुसतच कॉन्सन्ट्रेशन नाही तर डोळे डोकं, बुद्धी नजर स्थिर होते आणि दुसरं म्हणजे तुझ्या बोटांना ही व्यायाम मिळतो ह्या सगळ्या गोष्टी अशा बैठ्या खेळांमधून पण मिळत असतात. म्हणजेच काय फक्त मैदानी खेळ नाही तर तर तुला बैठे खेळ खेळणं पण तितकंच गरजेचं आहे. हा पण नेहमी लक्षात ठेव हा बैठे खेळ म्हणजे मोबाईल नाही मग, आतातरी लक्षात आलं ना तुला, की मैदानी खेळ का खेळायचे?

हो बाय बाय. पण लक्षात ह खेळ खेळताना कधीही हे एकटे एकटे बसून, घरात बसून असे खेळ नाही खेळायचे बर का? ज्या वेळेला तू चार मित्रांना एकत्र करशील ना तर त्यांनाही आपल्या खेळाचं मैदानी खेळाचे आणि बैठ्या खेळाच या सगळ्या खेळाचं महत्व पटवून देशील

हो हो आलो मी खेळून. ओके बाय बाय.

एन्जॉय युअर स्पोर्ट्स बाय-बाय.